इथं हा एक रूम दिसत आहे इथं एक खिडकी दिसत आहे इथं ए_सी लावलेली आहे.

हे एक कपड्याचे दुकानं लावलेले आहे इथं खिलोन्याचे दुकान दिसतं आहे.

हे आम्हाला गाडी दिसत आहेत.

इथं बस स्टॉप चे चित्र दाखवलेलं आहे.

इथं एक अह काही त्यांना प्राइझ देत आहेत.

ह्या चित्रामध्ये आम्हाला इथं खूप चांगलं एक--

ह्या चित्रामध्ये आम्हाला इथं खूप मोठे-मोठे दगड दिसत आहेत हे खूपच मोठे- मोठे दगड आहेत.

बाऊंड्री केलेली बॉल दिसत आहे.

इथं आम्हाला चलण्या करिता रस्ता दिसतं आहे.

इथं एक खूप मोठा ग्राउंड दिसतं आहे इथं झाडे दिसतं आहे.

ह्या चित्रामध्ये आम्हाला इथं खूप छान एक घर दिसत आहे.

इथं एच_पी चे लॅपटॉप दिसतं आहेत डेल कंपनी चे लॅपटॉप आहेत.

इथं एक पाण्याचा फवारा दिसतं आहे. मागे लाइटिंग लावलेली दिसतं आहे. काही लोकं--

या चित्रामध्ये आम्हाला इथं पटोले टायर वर्क ऑइल टायर शॉपीची दुकानं दिसतं आहे.

इथं मला खूप सारे चष्मे लावलेले दिसत आहे.

मोठी इमारत दिसत आहे ही पांढऱ्या रंगाची दिसत आहे.

एक आहे इंजिनियर्स दिसत आहे.

बाजूमध्ये एक फ्लाय ओवर दिसतं आहे.